गार्डनची पाहणी करताना दिसत आहेत वेगवेगळे रंगाची फुले तसेच येथील रस्ते मार्गे ही खूप स्वच्छ दिसत आहे.

अह रेल्वे स्थानक आहे बहुदा हे कुठल्यातरी गावाचं गावाच्या आसपास च असावं असं वाटत आहे.

हे चित्र हॉटेल मधल्या एका बेडरूम चे दिसत आहे इथे दोन प्रकारचे बेड ठेवलेले आहेत समोर टी.व्ही. आहे पडदे देखील चार आहेत साईड ला एक टेबल दिलेला आहे.

मोठी आहे इमारतीच्या बाहेरच्या बाजूला एक मोठं असं झा झाड असं देखील दिसत आ --

लाल कलर ची फुलं तर खूप शोभून दिसत आहेत तसेच गोणी मध्ये झेंडूची फुलं --

तीन ते चार प्रकारची चार असे हरण उभे असलेले दिसत आहे.

जहाज खूप मोठे आहे तसेच अलीकडील बाजूला पण जहाज असावे असे वाटत आहे कारण त्या जहाजाची सावली पाण्यात पडलेली दिसत आहे दृश्य खूप सुंदर आहे.